प्रत्येक मध्ये बरीचमाहिती Packages आणि विशेष offer आहेत जे तुम्हाला booking करण्यास पटवून देते फक्त जरी च्या पलीकडे हॉटेल खरीदरीला इतर अनेक घटक त्यांचा विचार करतात कि जसे कि सुविधा क्रियाकल्प आणि जवळपास चे restaurant

अतिथींना घरा बाहेर शांत

या कधी तूम्ही यासाठी धन्यवाद धन्यवाद सुषमा माहिती संगितल्याबद्ल आज आपण अभ्यासणार आहोत नाम. प्रथम आपण नाम कशाला म्हणायचं, ते समजून घेऊया. प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तुंना किंवा वस्तूंच्या गुणधर्माने दिलेल्या नावाला, नाम असे म्हणतात. एखाद्या वस्तूला किंवा वास्तूच्या गुणधर्माला जे नाव दिलं जातं, त्यालाच नाम असे म्हंटल जातं. उदाहरणार्थ, गोपाल, सीता, नदी, पर्वत, स्वर्ग, धैर्य, कीर्ती, आनंद उत्यादी शब्दांना आपण नाम असे संबोधतो. आता या नामाचे प्रकार~ चार प्रकार पडतात. मुख्यत्वे नामाचे चार प्रकार पडतात.

पडतात. प्रथम आपण सामान्य नाम म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? आणि त्याचे उदाहरणं पाहूया. या ठिकाणी आहे, पाहिलं, सामान्य नाम. एका जातीच्या पदार्थाला सामान गुणधर्मामुळे, त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम. उदाहरणार्थ, नदी, पर्वत, शहर इत्यादी नामे जे आहेत, ते सामान्य नाम आहे. एका जातीच्या पदार्थाला, सामान गुणधर्मामुळे, दिलेल्या नावाला नाम असे म्हंटल जातं. नामाचा दुसरा प्रकार आहे, विशेष नाम. या विशेष नामामध्ये, या नामाने जातीमधील एका विशिष्ट व्यक्तीचा, या ठिकाणी विशिष्ट हा शब्द आलेला आहे. विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा बोध होतो. त्यास विशेष नाम असं म्हंटल जातं. उदाहरणार्थ, गंगा, हिमालय, कोल्हापूर. हे याचे काही उदाहरणं आहेत. मित्रांनो, सामान्य नामामध्ये नदी हा शब्द आलेला आहे. तर विशेष नामामध्ये, विशिष्ट अशा नदीचं नाव आलेलं आहे. हा फरक दोन्हीमध्ये आहे. सामान्य नामामध्ये आणि विशेष नामामध्ये. त्यानंतर, नामाचा तिसरा प्रकार आहे, भाववाचक नाम. ज्या नामाने, प्राणी किंवा वस्तू, यामध्ये आलेल्या गुण, धर्म किंवा भाव, याचा बोध होतो, त्याला भावनाचक~ भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नामाला, दुसरं नाव आहे, धर्मवाचक नाम असही म्हंटल जातं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम अशी याची नावं आहेत. ज्या नामामधून गुणधर्म, किंवा भाव याचा बोध होतो, त्या नामाला भाववाचक नाम असं म्हंटल जातं. उदाहरणार्थ, पाटीलकी,

धातू साधके, याचा वापरही नामासकट करण्यात येतो. उदाहरणार्थ, श्रेयसच्या वागणे, मोठे प्रेमळ असते. धातुसाधित नाम, नामातला हा चौथा प्रकार आहे. धातु साधित नाम.

झालेले आहे. म्हणून त्याला धातुसाधित नाम असे म्हंटल जातं. धातुसाधित नामाचे आणखी काही उधाहरणं पहा. पोहणे हा चांगला व्यायाम आहे. त्याचे बोलणे मनाला लागून गेले. धातुसाधित नाम हे त्याच्या, मूळ धातूपासून तयार झालेले असते. एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने हि नामाची चार उदाहरणं आपण पाहिली. त्यानंतर,

नामाचे अनेक वचन होत नाही. हे एक गोष्ट आपण लक्षात ठेवा. सामान्य नामाचं अनेक वचन होतं. पण विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. जसं, याठिकाणी मुल, मुलाचं मुले होतं. झाड, झाडाचं झाडे होतं. फुल, फुलाचं फुले होतं. पण विशेष नामाचं सूर्याचं, सूर्यच राहतं. गौरवच, गौरवच राहतं. मीनाचं, मीनाचं राहतं. हा एक घटक आपण समजून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा,

सामान्य नामे, विशेष नामे यांना प्रत्यय लावून आव~ आवश्यक नामे तयार करता येतात. सामान्य नामाचं एक वैशिष्ट्य आहे कि त्याला प्रत्यय लावता येतात. जसं नवल, त्याला नवलाई करता येतं. गुलाम, गुलामगिरी. गोड, गोडवा, गोडी. अशा पद्धतीने त्याला प्रत्यय लावून, विशेष नामे तयार करता येतात. त्यानंतर चौथं आहे महत्वाची गोष्ट भाववाचक नामाचाही उपयोग विशेष नामासारखा होततो. भाववाचक नामाचाही उपयोग विशेष नामासारखा होतो. हे विशेष नाम विशेषणांची कार्यकथा. उदाहरणार्थ विश्वास हा चांगला मित्र आहे. या वाक्यामध्ये विश्वास, हा चांगला मित्र आहे हे त्याच उदाहरण आहे. म्हणजेच भाववाचक नामाचाही उपयोग विशेष नामसारखा याला करता येतो. मुख्यमंत्री विमानतळावर उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वाना हसून अभिवादन केले. मुलांनी त्यांना फुल दिले. वरील वाक्यामध्ये, मुख्यमंत्र्यांचा उल्लेख पुन्हा पुन्हा न करता मुख्यमंत्री या नामाऐवजी ते, त्यांनी, त्यांना अशा शब्दाचा उपयोग करून नामाचा पुनरोच्चार टाळला.

त्या ऐवजी जो शब्द वापरला जातो. जो विकारी शब्द वापरला जातो. त्यालाच सर्वनाम असे म्हणतात. अशा पद्धतीने सर्वनामाची थोडक्यात व्याख्या आपल्याला सांगता येईल. सर्वनामांना स्वतःचा असा अर्थ नसतो. ते ज्या नामाबद्दल येतात, त्याचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. वाक्यात,

सर्वनामाचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. अशा सर्वनामाचेच सहा प्रकार पडतात. आता पाहूया पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय. बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात. एक, बोलणाऱ्याचा, दोन, ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्याचा, तीन, ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्या वस्तूचा, व्यक्तीचा, मराठी व्याकरणात त्यांना पृष्ठ असे म्हणतात. या तीनही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. अशा पद्धतीने पुरुषवाचक सर्वनाम याची व्याख्या करता येईल. आता, पुरुषवाचक सर्वनाम याचे देखील तीन प्रकार पडतात. एक, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. दोन, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि तीन, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण प्रथम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय हे समजून घेऊया. पुरुषवाचक सर्वनामे यातील पहिला प्रकार. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना, जी सर्वनामे वापरतो, ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. उदाहरणार्थ, मी, आम्ही, आपण, स्वतः हि सर्व प्रथम पुरुषवाचक सर्वनामं आहेत. उदाहरणार्थ मी सकाळी व्यायामासाठी मैदानावर गेलो. यामधील मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. दुसरं उदाहरण आहे. आम्ही सकाळी पोहायला गेलो. आम्ही, हे देखील,

दुसरा प्रकार येतो, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो. ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे होत. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण, स्वतः. हि सर्वनामे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. उदाहरण पाहूया. तू मला अगोदर कल्पना द्यायला हवी होती. या वाक्यातील तू,

त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो, ती द्वितीयवाचक सर्वनामे असतात. हे लक्षात ठेवा. आता या पुरुषवाचक सर्वनामातील तिसरा प्रकार आहे, तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. ज्याच्या विषयी बोलायचे, त्या व्यक्ती किंवा वस्तू याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो. तृतीय पुरुषवाचक सर्वनामे होत. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या, हि, आता एक उदाहरण पाहूया आपण. तो दररोज सकाळी अभ्यास करतो. या वाक्यामध्ये तो, हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर, दुसरं वाक्य आहे ती स्पर्धापरीक्षा pass झाली. या वाक्यामध्ये ती हा शब्द तृतीय पुरुषवाचक सर्वनाम दर्शवतो. अशा पद्धतीने पुरुषवाचक सर्वनामाचे हे तीन प्रकार आहेत. आता, आपण सर्वनामाचा दुसरा प्रकार पाहूया. दर्शक सर्वनामे. दर्शक म्हणजे दाखवणारा. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते, त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, हि, हे, तो, ती, ते, त्या इत्यादी. हा चेंडू, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. ह्या कोण आहेत? या वाक्यातील हा, हा, आणि ह्या हे दर्शक सर्वनामे आहेत. पाहूया पुढचा प्रकार. पुढचा प्रव~ प्रकार येतो,

संबंधी सर्वनामे असे म्हणतात. यामध्ये दोन प्रकार पडतात. एकवचनी संबंधी सर्वनामे, जो, जी, जे. हे एकवचनी संबंधी सर्वनामे आहेत. तर अनेकवचनी संबंधी सर्वनामे ज्या, जी, हे दोन सर्वनामे अनेकवचनी आहेत. अशा पद्धतीने संबंधी सर्वनामे आणि त्याची उदाहरणे आपण पहिली. आता सर्वनामाचा चौथा प्रकार येतो, प्रश्नार्थक सर्वनामे. ज्या स~ सर्वनामाचा उल्लेख वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे अशे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. पाहूया एक उदाहरण. तुला काय हवे? शाळेत कोण आहे? अशी हि दोन उदाहरणं आहेत. यामध्ये काय आणि कोण हि प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. आता पुढचा प्रकार येतो, सामान्य सर्वनाम. यालाच अनिश्चित सर्वनाम असंही म्हंटल जातं. कोण, काय हि सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता हि कोणत्या नामाबद्दल आली आहेत. हे निश्चितपणे सांगता येत नाही. तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्या पेटीत काय आहे? कोणी कोणास हसू नये. या दोन वाक्यात जर आपण विचार केला. तर या ठिकाणी काय हे सर्वनाम अनिश्चित गोष्ट दाखवतं. त्या पेटीत का, काय आहे. हे आपल्यालाहि माहिती नाही. म्हणजे अनिश्चित गोष्ट दाखवण्यासाठी, अनिश्चित वस्तू दर्शवण्यासाठी या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून ते सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. सहावा प्रकारे तो आत्मवाचक सर्वनामे. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो. तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच स्वतःवाचक सर्वनाम, असेही म्हणतात. उदाहरणार्थ मी स्वतः त्याला पाहिले. तू स्वतः मोठा राहशील का? तीन, तो आपणहून माझ्याकडे आला. तुम्ही स्वतःला काय समजता? अशा पद्धतीने या वाक्यामध्ये,

मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. हि नऊ मूळ सर्वनामे आहेत. पाहूया प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या आणि ती हि सगळी, पुरुष वाचक सर्वनामे आहे. सर्वनामाचा दुसरा प्रकार येतो दर्शक सर्वनामे. यामध्ये हा, हि, हे, हे, ह्या, हि, तो, ती, ते, ते, त्या, ती,

अशा पद्धतीची सर्वनामे. हि संबंधीत सर्वनामे असतात. चौथा प्रकार येतो, प्रश्नार्थक सर्वनामे. यामध्ये कोण आणि काय या दोन सर्वनामांचा समावेश होतो. पाचवा प्रकार येतो, सामान्य किंवा अनिश्चित सर्व~ सर्वनामे. यामध्ये कोण आणि काय याचा समावेश होतो. आत्मवाचक सर्वनामे यामध्ये आपण, स्वतः या दोन सर्वनामांचा समावेश होतो. अशा पद्धतीने पुढच्या सर्वनामाचे प्रकार आणि त्यामध्ये येणारी सर्वनामे आपण पहिली. आपण विशेषण म्हणजे काय ते समजून घेऊया. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करण्याच्या शब्दास विशेषण असे म्हणतात. विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगते. व नामाची व्याप्ती मर्यादित करते. व ते साधारणपणे नामाच्या पूर्वी येत असते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द वाक्यात आलेले असतील. तर ती त्या नामाची विशेषण असतात. असंही म्हंटल जातं. उदाहरणार्थ चांगला मुलगा, हिरवे रान. वरील वाक्यात मुलाबद्दल चांगला, रानबद्दल हिरवे हि विशेष माहिती दिलेली आहे. म्हणून चांगला, हिरवे हि विशेषणे आहेत.

चांगला मुलगा. हिरवे रान. वरील वाक्यात मुलगा, रान हि विषेशय्य आहे. आपण या ठिकाणी काही तक्ता अभ्यासूया. विशेषण आणि विशेष्य कशा पद्धतीचे असतात. चांगली शाळा. या ठिकाणी चांगली हे विशेषण आहे. तर शाळा हे विशेष्य आहे. पाच पिशव्या. पाच हे विशेषण आहे. तर पिशव्या हे विशेष्य आहे. काळा पक्षी. खूप खेळाडू. त्याची गाडी. चांगला मित्र. या पद्धतीने विशेष्य विशेषण आणि विशेष्य हे वाक्यामध्ये आलेली असतात. आता आपण विशेषणाचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊया. विशेषणाचे पुढीलप्रमाणे मुख्य प्रकार पडतात. एक गुण विशेषण. दोन, संख्या विशेषण. आणि तीन, सार्वनामिक विशेषण. आता आपण गुण विशेषण म्हणजे काय ते समजून घेऊया. नामाचा गुण किंवा विशेषण दाखविणाऱ्या विशेषनाला गुण विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आंबट बोरे. शूर सरदार. हि सर्व गुण विशेषण आहेत. आंबट, शूर हि गुण विशेषणे आहे. आता संख्या विशेषण,

चौपट मुले इत्यादी. आता आपण संख्या विशेषण आणि त्याचे प्रकार पाहूया. संख्या विशेषणाचे पाच उपप्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.

असे संख्या विशेषणाचे पाच प्रकार पडतात. आता या पाच प्रकारांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. दहा पुस्तक. चार मुले, अर्धा तास. या विशेषणाचा उपयोग गणती किंवा गणना करण्यासाठी होतो. त्यास गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. ज्या विशेषणाचा, ज्या संख्या वाचक विशेषणाचा उपयोग किंवा गणती किंवा गणना म्हणजे मोजणी यासाठी केला जातो. त्या विशेषनाला गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. दुसरं आहे, क्रमवाचक संख्या विशेषण. पहिला वर्ग. दुसरा खेळाडू. तिसरा व्यक्ती. सहावा वर्ग. हि विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात. अशा विशेषनाला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. तिसरं आहे, आवृत्ती वाचक संख्या विशेषण. चौपट माणसे. दसपट पैसे. दुहेरी रंग. द्विगुणित आनंद. हि विशेषणे किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. त्यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषणे असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे. प्रथक्त्व वाचक संख्या विशेषण. एक-एक. दहा-दहा. सात-सात. हि विशेषणे वेगवेगळया, वेगवेगळा असा बोध करून देतात. अशा विशेषणांना प्रथक्त्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे, अनिश्चित संख्या विशेषण. सर्व मुले. काही शाळा. थोडी मुले. इतर लोक. हि संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाही. म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषणे असे म्हणतात. अशा पद्धतीने, संख्या विशेषणाचे हे पाच प्रकार पडतात. सर्वनामापासुन बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनाम साधित विशेषणे असे म्हणतात. उदाहरणार्थ हा मनुष्य, तो पक्षी. तिच्या साड्या. नामे, सर्वनामे, धातुसाधिते व अव्ययसाधिते यांचा विशेषणासारखा वाप~ वापर सार्वनामिक विशेषणामध्ये केला जातो. नाम साधित विशेषणे. माझ्या भावाचे कापड दुकान आहे. माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे. धातू साधित विशेषणे, हसरी मुलगी, पेटती ज्योत. अव्यय साधित विशेषणे, वरचा मजला, पुढची गल्ली. अशा पद्धतीने नाम साधित विशेषणे, धातू साधित विशेषणे, अव्यय साधित विशेषणे होतात. अशा पद्धतीने विशेषणाचे तीन प्रकार पहिले. क्रियापद म्हणजे काय, ते समजून घेऊया. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, क्रियावाचक शब्द होय. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, क्रियावाचक शब्द,

जाऊन या क्रियावाचक शब्दांने अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून वरील वाक्यात येतो हे क्रियापद आहे. आता आपण क्रियापदाचे कोणकोणते प्रकार आहेत त्या विषयीची माहिती पाहूया. क्रियापदाचे प्रकार हे दोन भागामध्ये विभागलेले आहेत. पाहिला विभाग येतो तो म्हणजे, क्रियापदाचे मुख्य प्रकार. आणि दसरा विभाग येतो, क्रियापदाचे इतर प्रकार. प्रथम आपण क्रियापदाचे मुख्य प्रकार कोणकोणते आहे ते समजून घेऊया. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद, हे क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत. तर क्रियापदातील इतर प्रकार यामध्ये संयुक्त क्रियापदे सहाय्य्य क्रियापदे,

आता आपण सकर्मक क्रियापद म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या क्रियापदाच्या अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते. त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, श्रीयश निबंध लिहितो. गौरी लाडू खाते. या दोन्ही वाक्यामध्ये कर्म दिलेलं आहे. त्यामध्ये, पहिल्या वाक्यामध्ये निबंध हे कर्म आहे. तर, दुसऱ्या वाक्यामध्ये, लाडू हे कर्म आहे. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास,

पदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी अनुक्रमे, निबंध व लाडू या कर्माची गरज आहे. वरील वाक्यात लिहितो व खाते हि सकर्मक क्रियापदे आहेत. थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. क्रियापदाच्या अर्थ पूर्ण होण्यासाठी, जर त्या वाक्यामध्ये कर्म असेल, तर ते सकर्मक क्रियापद होते. आता क्रियापदाचा दुसरा प्रकार पाहूया. अकर्मक क्रियापद. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. वाक्यामध्ये एखादी क्रिया असेल. आणि ती क्रिया जर कर्त्यापासून निघून कर्त्यापाशीच थांबत असेल, किंवा पूर्ण होत असेल, तर त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी रस्त्यात पडलो. दोन, सुनील उद्या कोल्हापूरला जाईल. पहिल्या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. दुसऱ्या वाक्यातही जाण्याची क्रिया सुनील म्हणजेच कर्ता, वरच घडते. ज्या वाक्यात क्रिया कर्त्यावर घडते, त्या वाक्यात कर्म नसते हे एक महत्वाचं वाक्य आहे. ज्या वाक्यात, कर्त्यावरच क्रिया घडते. त्या वाक्यामध्ये कर्म आलेलं नसतं. आणि अशा वाक्यात आलेल्या क्रियापदाला आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतो. आता आपण धातू म्हणजे काय, हे समजून घेऊया. क्रियापदात, तीन प्रत्यय रहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ, खेळ हा मूळ धातू, तो हा प्रत्यय लावून खेळतो, क्रियापदाचे रूप बनते. तसेच खेळणे, खेळताना, खेळणारा, अशा प्रकारची क्रियादर्शक रूपही तयार होतात. पण, हि वाक्याची अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. धातूपासून बनलेल्या, धातूपासून साधलेल्या अशा रूपांना धातुसाधिते अशे म्हणता. धातू आणि धातुसाधिते कशाला म्हणतात, ते आपण पाहिलं. आता आपण, सहाय्यक क्रियापद आणि सयुंक्त क्रियापद कशाला म्हणतात, ते पाहूया. एक, क्रीडांगणावर मुले खेळू लागली. दोन, आपणही आता खेळू. या दोन वाक्याच्या दृष्टीने आपण दोन्ही प्रकार एकत्र समजून घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. पहिल्या वाक्यात खेळू हा शब्द क्रिया दर्शवतो. तर दुसऱ्या वाक्यात, खेळू या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. तर पहिल्या वाक्यात, खेळू लागली या सयुंक्त शब्दात खेळू हे धातू,

तर, खेळू लागली हे क्रियापद धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनले आहे. म्हणून, अशा क्रियापदाला सयुंक्त क्रियापद असे म्हणतात. खेळू plus लागली, खेळू लागली. धातुसाधित plus सहाय्यक क्रियापद, या दोन्हीपासून सयुंक्त क्रियापद बनतं. आता, क्रियापदाचे काही इतर प्रकार आपण पाहूया. ज्यामध्ये, प्रायोजक क्रियापदे आणि शक्य क्रियापदे, याविषयीची माहिती पाहूया. प्रथम प्रयोजक क्रियापदे म्हणजे काय, ते समजून घेऊया. मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता ती क्रिया स्वतः करत नसून, ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावित आहे. असा अर्थ व्यक्त होत असेल. तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, आई त्या मुलाला हसविते. रमेश मुलाला रडवितो. या वाक्यामध्ये हसविते आणि रडवितो. हि वा~ हि क्रियापदे प्रयोजक क्रियापदे आहेत. आता आपण क्रियापदाचे इतर प्रकार, या मधला जो दुसरा प्रकार आहे, शक्य क्रियापदे. तो पाहूया. जेव्हा क्रियापदावरून कर्त्याला ती क्रिया करणे शक्य आहे. असा अर्थ व्यक्त होतो. तेव्हा अशावेळी त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात. उदाहरणार्थ, मला आता काम करवते. मला दररोज पाच kilometer चालवते. या वाक्यामध्ये करवते आणि चालवते हि शक्य क्रियापदे आहे. थोडक्यात, जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे. असे दाखवितात. त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात. मित्रांनो, व्याख्या थोड्या कठीण आहेत. मात्र, आपल्याला सरावासाठी, या व्याख्या पाठ करणं गरजेचं आहे. तरच तूम्हाला ती अधिक चांगल्या पद्धतीने समजतील. आता आपण धातुसाधिते कशाला म्हणतात, ते समजून घेऊया. धातूला जर ने, ते, ता, ताना, उ, उर, ला, वे हे प्रत्यय लावून क्रियावाचक शब्द बनतात. जसे जेवू, ने, ते, जेवत, जेवताना वैगेरे पण हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता, ते वाक्यात नामे, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे यांची कार्य करतात. धातूपासून तयार झालेल्या, अशा शब्दांनाच, धातुसाधिते किंवा असे म्हणतात. आता आपण क्रियापदाच्या पुढचा प्रकार पाहूया. तो आहे शक्य क्रियापदे. जेव्हा एखाद्या वाक्यात आपल्याला क्रियापद दिसत नाही. परंतु ते आपण जाणतो. अशा गुप्त क्रियापदास अध्याहर्थ किंवा गुप्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, ग्रंथ हेच गुरु. आरोग्य हीच संपत्ती. आपणास माहिती आहे का? लिंग, वचन, किंवा विभक्ती यामुळे त्या शब्दांच्या रूपात बदल होत नाही. याला व्याकरणात,

क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयनामी अव्यये आणि केवलप्रयोगी अव्यये असतात. आता क्रियाविशेषण अव्यय, या घटकाविषयी आपण या, पुढील video मध्ये माहिती देणार आहोत. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी विकारी राहतात. त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. हि झाली क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या.

एक, गणेश मोठ्याने बोलतो. दोन, राधिका मोठ्याने बोलते. तीन, ते मोठ्याने बोलतात. या तीन वाक्याच नीट निरक्षण करा. वरील तिन्ही वाक्यात, कर्त्याचे लिंग, वचन बदलले तरी बोलतो या क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द मोठ्या,

अंतरिक्ष shuttle mission तज्ञ होती. त्यांनी पहिले mssion तज्ञ आणि Robotic arm operator म्हणून एकोणीसशे सत्यान्नवमध्ये space shuttle कोलंबियावर उड्डाण केले. दोन हजार तीनमध्ये झालेल्या अंतराळ यान space shuttle कोलंबिया अपघातात निधन झालेल्या सात crew सदस्यांपैकी चावला एक होती. चावला यांना मरणोत्तर नंतर congressional Space Medal देऊन सन्मानित करण्यात आले. काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे. कल्पना चावला यांचा सुंदर असा सुविचार. मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा, कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता. कल्पना चावला यांचा जन्म हरियाणा, करनाल येथे झाला. त्यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे बासष्ठ रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव श्री बनारसी लाल चावला आणि आईचे नाव संयोगीता चावला. त्या कुटुंबातील चार भाऊ व बहिणींपैकी सर्वात धाकटी होती. घरातले प्रत्येकजण प्रेमाने त्यांना मोन्टू म्हणत. कल्पना चावला भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना घरकाम, नटणे यापेक्षा मित्र मैत्रिणींबरोबर cycle वरुन trip ला जाने खुप आवडत असे. त्यांना बाहेरगावी फिरण्यास खूप आवडत होते. चावला यांचे सुरुवतीचे शिक्षण “टागोर बाल निकेतन” मध्ये झाले. कल्पना जेव्हा आठवीत शिकत होती, तेव्हा त्यांनी engineer बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या आईने आपल्या मुलीच्या भावना समजून घेत पुढे जाण्यास मदत केली.

आणि लढाऊ स्वभाव. त्यांनी कधीही कामात आळस दाखवला नाही आणि कधी अयशस्वी झाल्याचे झाल्याने चिंताग्रस्त झाली नाही. कल्पना चावला यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण करनालच्या टागोर पब्लिक स्कूलमधून केले. पुढील शिक्षण त्यांनी पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय, चंदीगड, येथून Aeronautical अभियांत्रिकीमध्ये घेतले. एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी तेथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अमेरिकेत गेल्या, त्यांनी आर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठातून aeronautical अभियांत्रिकीमध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. कल्पना जी यांना विमान, gliders आणि व्यावसायिक विमान परवान्यांचे प्रमाणित उड्डाण प्रशिक्षक होते.

कल्पना जी जेव्हा उच्च घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या, तेव्हा त्यांची जीन पियरे टॅरिसन JP या युवकाशी ओळख झाली. JP यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. कल्पना जी त्यांच्याकडून विमान चालवण्याचे शिक्षण घेत होत्या. त्या वेळेस त्यांचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले.

कल्पना जी यांना विमान, gliders आणि व्यावसायिक विमान परवान्यांचे प्रमाणित उड्डाण प्रशिक्षक होते. त्यांना एकल आणि multi engine विमानासाठी व्यावसायिक operator म्हणून देखील परवाना मिळाला होता. कल्पना एक परवानाधारक तंत्रज्ञ-वर्ग amate~ amateur radio person होत्या, ज्याला फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने प्रमाणित केले होते.

चे उपाध्यक्ष म्हणून नोकरी मिळाली. तेथे त्यांनी VSTOL मध्ये CFD वर संशोधन केले. Vertical short takeoff

एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत, ती नासाच्या अंतराळवीर core चा भाग बनली होती. तीन वर्षांनंतर, space shuttle मध्ये पृथ्वीच्या भोवताली फिरण्यासाठी त्याच्या पहिल्या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली. या कारवाईत इतर सहा सदस्यदेखील सहभागी होते. यामध्ये, कल्पना चावला यांच्याकडे स्पार्टन Satellite आयोजित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती पण खराब स्थितीमुळे ती तिच्या भूमिकेत अयशस्वी ठरली. तांत्रिक त्रुटींमुळे, Satellite ने ground staff आणि flight crew members चे नियंत्रण रोखले. पण कल्पना चावला यांनी ते ठीक केले. दुसरीकडे कल्पना चावला अंतराळात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय बनली. तत्पूर्वी, भारताचे राकेश शर्मा यांनी सन एकोणीसशे चौर्याऐंशी मध्ये अंतराळ प्रवास केला होता. कल्पना चावला यांनी दहा point चार दशलक्ष किमी दहा दशलक्ष मैल अंतराचा प्रवास केला. हे साधारणपणे पृथ्वीच्या चारी बाजूनी दोनशे बावन्न वेळा चकरा मारण्याबरोबर होते. त्यांनी एकूण तीनशे बहात्तर तास अंतराळात घालवले. यांच्यावर अंतराळवीर कार्यालयातील ‘ space station ’ येथे काम करण्याची तांत्रिक जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर कल्पना चावला यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. सन दोन हजारमध्ये, कल्पना यांच्या दुसर्‍या अंतराळ उड्डाणांसाठी निवडली गेली. कोलंबिया अंतराळ यानाच्या STS -एकशे सात flight crew मध्ये त्याचा समावेश होता. या मोहिमेमध्ये कल्पनाला देण्यात आलेल्या जबाबदारीमध्ये सूक्ष्मजीव प्रयोगांचा समावेश होता. प्रगत तंत्रज्ञान विकास, अंतराळवीर आरोग्य आणि सुरक्षा, पृथ्वी आणि अंतराळ विज्ञानाचा अभ्यास यावर त्यांनी विस्तृत संशोधन केले. या मोहिमेदरम्यान, Shuttle engine flow liner मध्ये अनेक तांत्रिक बिघाड

कोलंबियावर STS - एकशे सात अभियान सुरू केले. या mission मध्ये microgravity वापरण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती, त्यासाठी त्याने आपल्या टीमबरोबर ऐंशी प्रयोग केले. या प्रयोगांच्या माध्यमातून पृथ्वी आणि अवकाश विज्ञान, प्रगत तंत्रज्ञान विकास आणि अंतराळवीरांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा अभ्यास केला गेला. कोलंबिया अंतराळ यानाच्या या मोहिमेमध्ये कल्पना चावला यांच्यासह इतर प्रवासीही सहभागी झाले होते. भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांची दुसरी अंतराळ यात्रा हि शेवटची trip ठरली. सोळा दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर American अंतराळयान पृथ्वीवर परत येत असताना, एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी कोलंबियामध्ये पृथ्वीपासून त्रेसष्ठ kilometer च्या उंचीवर पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केल्यावर ते विमान कोसळले. आणि पाहताच अंतराळ यान आणि त्यातील सर्व सात प्रवासी यांचे निधन झाले. NASA साठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ही एक अत्यंत दुःखदायक घटना होती. त्यावेळी त्या अंतराळ यानाची गती ताशी वीस हजार kilometer होती. अमेरिकेच्या टेक्सास शहरात हे विमान कोसळले. त्यांच्या हयातीत कल्पना चावला यांना मरणोत्तर तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले. काँग्रेसनल स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासाचे अंतराळ उड्डाण पदक, नासा विशिष्ट सेवा पदक.